करण्यासाठी अनेक साहित्य हाये.

हॅलो या ठिकाणी फळांचे दुकान दिसत हाये तसेच ग्राहक घेताना दिसत हाये संत्री सफरचंद केळी असे बऱ्याच फळ दिसत हाये आणि हे फळ खूप छान दिसत हाये.

हॅलो या ठिकाणी आपल्याला एक मोठे हॉस्पिटल दिसत आहे त्या ठिकाणी नंबर लावण्यासाठी तसेच गर्दी उभी आहे.

हॅलो आपल्याला येथे मोठा पेट्रोल पंप दिसत हाये आणि त्या ठिकाणी ऑटो रिक्षा पेट्रोल टाकताना दिसत हाये.

तसेच अ अनेक प्रकारचे फोटोज भिंतीवरती लावलेले हाये एक फळा दिसत हाये.

हॅलो या ठिकाणी आपल्याला तीन मजली इमारत दिसत हाये त्या ठिकाणी हॉटेल गौरव पॅलेस व्हेज रेस्टॉरंट दिसत हाये त्याचप्रमाणे मोठा लॉज दिसत हाये आणि गौरव पॅलेस दिसत हाये.